समोरील चित्रा मध्ये एक अ प्रवेश द्वार आहे.

मोठाले इमारती दिसत आहेत त्या इमारतीच्या आजूबाजूला--

जसे की छोटे मासे मोठे मासे आणि --

जेच्या भिंतीवर वेगवेगळ्या प्रकारची अ चित्रे हे लावलेली आहेत.

समोरील दृशा मध्ये आपल्याला एक तलाव दिसत आहे.

त्या धरण च्या समोर एक तलाव आहे.

समोरील दृशा मध्ये काचमध्ये एक अ डीसायनर हे कुर्ते तिथे लोकाना बघण्यासाठी आणि विकण्यासाठी ठेवलेले आहे.